तलावामध्ये सध्या पाणी दिसत आहे.

समोरील छाया चित्र हे जंगला मधील रस्त्याने जाताना घेतलेले वाटत आहे.

ह्याच्या यामध्ये ध्वज दिसत आहे आणि समोरील--

त्या शाळेत त्या दिवशी तेथे काही तरी कार्यक्रम असेल किंवा गॅदरिंग किंवा अभिरंग काय म्हणतात त्यांना --

ह्या बिल्डिंगचा म्हणजे अपार्टमेंटचा जो कलर आहे रंग तो पांढरा रंग दिसत आहे.

समोर एक डोंगर दिसत हाय त्या डोंगरामद्धे खूप सुंदर अशाप्रकारे हे एक पर्यटन स्थळ सुद्ध असू शकतय.

खूप मोठा असं डोंगर दिसत आहे डोंगरवर्ति झाडी झडपी आहेत.

खूप हे प्राचीन काळातील मंदिर किंवा जी वस्तु आहे ती खूप प्राचीन दिसत आहे.

हे खूप शांतता पूर्व असं ठिकाण दिसत आहे.

ईस्त्री वालेचे दुकान वाटत आहे म्हणजे आयर्न करून देतात ते त्यांचे दुकान वाटत आहे.

काही विद्यार्थी पेपर पासून म्हणजे कागदापासून खूप सुंदर अशा प्रकारे काही तरी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

किंवा एक मोठ्या अश्या जात्रेतील यात्रेतील दिसत आहेत.

कलर पुडीही ही काचेच्या बॉक्स मध्ये ठेवलेली आहे.

ही एका मोकळ्या अशा ठिकाणी उभी केलेली वाटत आहे.

एक गेट आणि ही वास्तु--

या मैदानामद्धे काही विद्यार्थी आहेत.

आणि ह्याच्या मध्ये झाडे ही आहेत.

समोरील हि शासकिय इमारत दिसत आहे.